नमस्कार
जावा ऍप्लिकेशनमधे फाइल चूझर फाईल चुजर समाविष्ट करण्याच्या पाठात स्वागत
ह्या पाठात शिकू ऍप्लिकेशन बनवणे
ऍप्लिकेशन फॉर्म बनवणे
फाइल Chooserफाईल चुजर समाविष्ट करणे
फाइल Chooserफाईल चुजर कॉनफिगर करणे
ऍप्लिकेशन कार्यान्वित करणे
ह्या पाठासाठी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु व्ह1204 आणि नेटबीन्स इदे व्ह711 वापरणार आहोत
ह्या पाठात जावा ऍप्लिकेशन मधील javaxswingजेफाईलचूजर कॉम्पोनंटद्वारे फाइल chooserफाईल चुजर समाविष्ट करण्याबद्दल जाणून घेऊ
सरावासाठी छोटे जावा ऍप्लिकेशन बनवू जे टेक्स्ट एरियामधे txt फाईल लोड करेल
प्रथम जावा ऍप्लिकेशन बनवू
इदे उघडा
मुख्य मेनूतील Fileफाइल खालील न्यू Projectन्यू प्रॉजेक्ट सिलेक्ट करा
कॅटेगरी तील Javaजावा आणि प्रोजेक्ट टाईप जावा ऍप्लिकेशन निवडा
आणि Nextनेक्स्ट क्लिक करा
प्रोजेक्ट Nameप्रॉजेक्ट नेमफिल्डमधे टाईप करा जेफाईलचूझरडेमो
क्रिएट मेन Classक्रियेट मेन क्लास चेकबॉक्स क्लियर करा
सेट एएस मेन Projectसेट अस मेन प्रॉजेक्ट चेकबॉक्स सिलेक्ट केल्याची खात्री करा
Finishफिनिश क्लिक करा
येथे जेएफआरएमई कंटेनर बनवून त्यात काही कॉम्पोनंटस समाविष्ट करू
सोर्स Packagesसोर्स पॅकेजस नोडवर राईट क्लिक करा
Newन्यू मधील Otherअदर सिलेक्ट करा
कॅटॅगरीज खालील स्विंग गुई फॉर्म्स आणि टाईप खालील जेफ्रेमफॉर्म निवडा
Nextनेक्स्ट क्लिक करा
क्लास Nameमधे टाईप करा जेफाईलचूझरडेमो
Packageफिल्ड मधे टाईप करा jfilechooserdemoरिसोर्सेस
Finishफिनिश क्लिक करा
Propertiesप्रॉपर्टीस विंडोमधे Titleटाइटल प्रॉपर्टी सिलेक्ट करा
टाईप करा डेमो एप्लिकेशन
डेमो ऍप्लिकेशन खात्रीसाठी एंटर दाबा
Paletteपॅलेट मधे स्विंग Menusस्विंग मेनुस कॅटॅगरी उघडा
मेनू Barमेनु बार कॉम्पोनंट सिलेक्ट करून जेएफआरएमई च्या वरती डाव्या कोप यात ड्रॅग करा
मेनू Barमेनु बार कॉम्पोनंटचा Editएडिट आयटम राईट क्लिक करा
कॉन्टेक्स्ट मेनूमधे Deleteडिलीट सिलेक्ट करा
पुढे मेनू आयटम समाविष्ट करू जो चालू ऍप्लिकेशनमधे FileChooserफाइलचुजर उघडण्याची परवानगी देईल
दुसरा मेनू आयटम ड्रॅग करण्यापूर्वी मेनूबार निवडला असल्याची खात्री करा
पॅलेटमधील स्विंग Menusस्विंग मेनुस कॅटॅगरी खालील नवा मेनू Itemमेनु आइटम सिलेक्ट करा
मेनू बार वर ड्रॅग करून त्यातील Fileफाइल आयटमवर ड्रॉप करा
Designडिज़ाइन व्ह्यूमधे जेमेन्युटेम1 वर राईट क्लिक करा
आणि कॉन्टेक्स्ट मेनूमधून चांगे व्हेरिएबल Nameचेंज वेरियबल नेम निवडा
आयटमचे नाव बदलून Openओपन करून OKओके क्लिक करा
Designडिज़ाइन व्ह्यूमधे जेमेन्युटेम1 अजूनही निवडलेले असल्याची खात्री करा
कॉम्पोनंटच्या टेक्स्टमधे बदल करण्यासाठी स्पेसबार दाबा
टेक्स्ट बदलून ते Openओपन करा आणि एंटर दाबून खात्री करा
Openओपन मेनू आयटमसाठी ऍक्शन हँडलर स्पष्ट करा
मेनू आयटम Openओपन वर राईट क्लिक करून कॉन्टेक्स्ट मेनूमधून Eventsइवेंट्स मधील Actionएक्षन खालील एक्शन Performedएक्षन पर्फॉर्म्ड पर्याय निवडा
गुई बिल्डर आपोआप सोर्स व्ह्यूवर जाईल
OpenActionPerformed ही नवी इव्हेंट हँडलर मेथड बनेल
Designडिज़ाइन व्ह्यूवर परत जा
फाइल Chooserफाइलचुजर मधून बाहेर पडण्यासाठी मेनू आयटम समाविष्ट करा
Paletteपॅलेट मधे स्विंग Menusस्विंग मेनुस कॅटॅगरी निवडा
मेनू Itemमेनु आइटम सिलेक्ट करा
फॉर्मच्या मेनूबार वरील ओपन ह्या मेनू आयटमखाली ड्रॅग करा
जेमेन्युटेम1 कुठे ठेवले जाणार आहे हे ऑरेंज रंगाच्या हायलाईटिंगने दर्शवले जात आहे याकडे लक्ष द्या
Designडिज़ाइन व्ह्यूमधे जेमेन्युटेम1 वर राईट क्लिक करा
कॉन्टेक्स्ट मेनूमधून चांगे व्हेरिएबल Nameचेंज वेरियबल नेम निवडा
आयटमचे नाव बदलून Exitएग्ज़िट करून OKओके क्लिक करा
Designडिज़ाइन व्ह्यूमधे जेमेन्युटेम1 अजूनही निवडलेले असल्याची खात्री करा
कॉम्पोनंटचे टेक्स्ट एडिट करण्यासाठी स्पेस barस्पेस बार दाबा
टेक्स्ट बदलून Exitएग्ज़िट करा
खात्री करण्यासाठी एंटर दाबा
Exitएग्ज़िट ह्या मेनू आयटमसाठी ऍक्शन हँडलर स्पष्ट करा
मेनू आयटम Exitएग्ज़िट वर राईट क्लिक करा
कॉन्टेक्स्ट मेनूतून Eventsइवेंट्स Actionएक्षन एक्शन Performedएक्षन पर्फॉर्म्ड निवडा
गुई बिल्डर आपोआप सोर्स व्ह्यूवर जाईल
ExitActionPerformed नावाची नवी इव्हेंट हँडलर मेथड तयार होईल
Navigatorनॅविगेटर विंडोमधे OpenActionPerformed नोडच्या वरती एक्झिटॅक्शनपरफॉर्म्ड नोड बनलेला दिसेल
Navigatorनॅविगेटर दिसत नसल्यास मेनूबारमधील Windowविंडो मेनूवर जा
Navigatingनॅविगेटिंग मधील Navigatorनॅविगेटर क्लिक करा
येथे ओपनॅक्शनपरफॉर्म्ड नोडच्या वरती एक्झिटॅक्शनपरफॉर्म्ड नोड दिसेल
Exitएग्ज़िट मेनू आयटम सुरू करण्यासाठी systemएक्सिट हे स्टेटमेंट ExitActionPerformed मेथडच्या बॉडीमधे समाविष्ट करू
Designडिज़ाइन मोडवर जा
पॅलेटच्या स्विंग Controlsस्विंग कंट्रोल्स कॅटॅगरीमधून फॉर्मवर टेक्स्ट Areaटेक्स्ट एरिया ड्रॅग करा
फाइल Chooserफाइल चुजर द्वारे नंतर दाखवल्या जाणा या मजकूरासाठी नवीन समाविष्ट केलेल्या घटकाचा आकार बदलून घ्या
व्हेरिएबलचे नाव बदलून textareaटेक्स्ट एरिया करा
आता पुढे फाइल चूझर फाइल चुजर समाविष्ट करू
Navigatorनॅविगेटर विंडो उघडलेली नसल्यास ती उघडण्यासाठी Windowविंडो खालील Navigatingनॅविगेटिंग मधील Navigatorनॅविगेटर सिलेक्ट करा
Navigatorनॅविगेटर मधे जेएफआरएमई नोडवर राईट क्लिक करा
कॉन्टेक्स्ट मेनूमधून एड फ्रॉम Paletteएड फ्रॉम पॅलेट मधील स्विंग Windowsस्विंग विंडोस खालील फाइल Chooserफाइल चुजर पर्याय निवडा
फॉर्ममधे जेफाईलचूजर समाविष्ट झालेले तुम्ही Navigatorनॅविगेटर मधे पाहू शकता
जेफाईलचूजर नोडवर राईट क्लिक करून व्हेरिएबलचे नाव बदलून fileChooserफाइल चुजर नाव द्या
ओक क्लिक करा
आता फाइल Chooserफाइल चुजर समाविष्ट केले आहे
पुढे आपल्याला हवे असलेले शीर्षक दाखवण्यासाठी फाइल Chooserफाइल चुजर कॉनफिगर करू
तसेच कस्टम फाइल filterकस्टम फाइल फिल्टर समाविष्ट करू
ऍप्लिकेशनमधे फाइल चूझर फाइल चुजरसमाविष्ट करू
Navigatorनॅविगेटर विंडोमधे जेफाईलचूजर निवडा
आता Propertiesप्रॉपर्टीस डायलॉग बॉक्समधे त्याची प्रॉपर्टी एडिट करू
पॅलेट खालील Propertiesप्रॉपर्टीस विंडोमधे डायलॉग्टीतले बदलून थिस इस माय ओपन डायलॉग करा
निश्चित करण्यासाठी एंटर दाबा
आता Sourceसोर्स मोडवर जाऊ
आता FileChooserफाइल चुजर ऍप्लिकेशनमधे समाविष्ट करू
आपल्याकडील हा उपलब्ध कोड आपण OpenActionPerformed मेथडमधे कॉपी पेस्ट करू
हे उदाहरण फाईल मधील मजकूर वाचून तो टेक्स्ट एरियामधे दाखवेल
आता युजरनी क्लिक केलेली फाईल ठरवण्यासाठी फाइलचूजर ची getSelectedFile ही मेथड कॉल करू
आपण हा कोड क्लिपबोर्डवर कॉपी करून इदे च्या सोर्स व्ह्यूमधील ओपनॅक्शनपरफॉर्म्ड मेथडमधे पेस्ट करू
एडिटर कोडमधे एरर्स दाखवत असल्यास कोडमधे कुठेही राईट क्लिक करून फिक्स Importsफिक्स इंपोर्ट्स सिलेक्ट करा
आता कस्टम फाईल फिल्टर समाविष्ट करू
ज्यामुळे फाइल Chooserफाइल चुजर केवळ txt फाईल्स दाखवेल
डिझाईन मोडवर जाऊन Navigatorनॅविगेटर विंडोमधे fileChooserफाइल चुजर सिलेक्ट करा
Propertiesप्रॉपर्टीस विंडोमधे fileFilterफाइल फिल्टर प्रॉपर्टीच्या पुढील ellipsisएलिप्सिस बटणावर क्लिक करा
fileFilterफाइल फिल्टर डायलॉग बॉक्समधील कॉम्बो बॉक्समधून कस्टम Codeकस्टम कोड निवडा
टेक्स्ट फिल्डमधे न्यू MyCustomFilter टाईप करा
ओक क्लिक करा
कस्टम कोड कार्य करण्यासाठी मायकस्टमफिल्टर क्लास लिहू
हा इनर किंवा आऊटर क्लास fileFilterफाइल फिल्टर क्लासला एक्स्टेंड करतो
importइम्पोर्ट स्टेटमेंटखाली आपल्या सोर्समधे हा कोड येथे कॉपी पेस्ट करत आहोत
अशाप्रकारे हा इनर किंवा आऊटर क्लास fileFilterफाइल फिल्टर क्लासला एक्स्टेंड करतो
प्रोजेक्टस विंडोमधे जेफाईलचूझरडेमो वर राईट क्लिक करून सँपल प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी Runरन क्लिक करा
रन Projectरन प्रॉजेक्ट डायलॉग बॉक्समधे jfilechooserdemoresourcesजेफाईलचूझरडेमो हा मेन क्लास सिलेक्ट करा
ओक क्लिक करा
ऍप्लिकेशन चालू झाल्यावर Fileफाइल मेनूतील Openओपन निवडून डेमो कार्यान्वित करू
टेक्स्ट एरियामधे मजकूर दाखवण्यासाठी कुठलीही टेक्स्ट फाईल उघडा
आपण sampleटीएक्सटी निवडून Openओपन क्लिक करू
fileChooserफाइल चुजर टेक्स्ट फाईलचा मजकूर दाखवत आहे
ऍप्लिकेशन बंद करण्यासाठी फाईल मेनूतील Exitएग्ज़िट सिलेक्ट करा
या पाठात आपण शिकलो जावा ऍप्लिकेशन मधे फाइल chooserफाइल चुजर समाविष्ट करणे फाइल chooserफाइल चुजर कॉनफिगर करणे
असाईनमेंटमधे आपण बनवलेले डेमो प्रोजेक्ट वापरून पुढील फीचर्स समाविष्ट करा
मेनूबार खाली Saveसेव मेनू आयटम समाविष्ट करा
सर्व मेनू आयटमसाठी कीबोर्ड शॉर्टकटस समाविष्ट करा
फाईल सेव्ह करण्यासाठी सेव्ह कार्यान्वित करणारा कोड लिहा
आपण अशाच प्रकारची असाईनमेंट आधीच बनवली आहे
ज्यामधे filechooserफाइल चुजर फाईल मेनूखाली सेव्ह पर्याय दाखवेल
जो आपण उघडलेली टेक्स्ट फाईल सेव्ह करण्याचा पर्याय देईल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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीमस्पोकन ट्यूटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
यासाठी अर्थसहाय्यनॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
धन्यवाद